देवीच्या गळ्यात एक झेंडू च्या फुलाचा हार आहे देवीच्या नाकात एक नथणि आहे.

त्यावर लाइट लागलेली आहे आणि समोर बसायला भरपूर जागा आहे लोकांच धार्मिक स्थळ अस --

मधात एक कोस्टर सुद्धा लावलेल आहे तर हा फोटो एका ग्राउंड मधला आहे अस आपल्याला दिसतं.

वरील फोटो हा इकोनॉमिक ग्रोथ येथील इंस्टीट्यूट असा आहे त्याच्या बाहेर--

हा एका किल्ल्याचा फोटो अस आपल्याला दिसतो त्यामध्ये एक किल्ला दगडाच्या ह्यानी बनलेला आहेअसा.